जो मार्केट एरिया आहे तिथला उडान पुल आहे त्याच्यावरती अह मेट्रोच्या --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

आ दिवालो पण चढलेल्या आहेत.

आणि छान फुगे वगैरे लावून सजवलेला आहे.

अ उचललेलं गोवर्धन पर्वत आहे.

आणि एक छान सजावट केलेली आ--

हे नागपूर मधलं अजनी रेल्वे स्टेशन आहे.